हा सध्या जगाला कोणताही दोखा नाही पण त्यांना हे काळत नाही की ग्लोबल वॉर्मिंग हा भारतातला भारतामधीं फार त्याचा दुष्परिणाम होत आहे आणि हा शब्द लोकप्रिय शब्द नाही

माहिती दिली पाहिजे आणि कार्यक्रम देखील आयोजित केला पाहिजे ह्या विषयी आणि ज्या काही मोजक्या लोकांना माहित आहेना त्यामुळं पण त्यामुळं त्याच काही चर्चा सुद्धा करत नाही लोक आणि अन तुला माहिते का ह्या जागतिक तापमान वाडी मुळे कशाला मुळे होत आहे हम्म सांगते म्णजे जागतिक तापमान वाढ ही हवामान बदला मुळे होत आहे जस की ग्रीन होऊस वायू असा वायू आहे जो बाहेरील उष्णतेला शोषून घेतो ग्रीन हाऊस वाप वायू वाप सामन्यतः कमी तापमान असणाऱ्या भागातील झाडांना जास्ती थंडी पासून संरक्षण व्हावे ह्या दृष्टीने केला जातो ज्या अर्थी थंड हवामानत झाडे जगू शकत नाहीत अशा परिस्तिथ झाडे बंद काचेच्या घरात ठेवले जातात आणि ग्लास होऊस मध्ये ग्रीन हाऊस गॅस भरला जातो हा आयु सूर्यापासून येणाऱ्या किरणाची उष्णता शोषून घेतो आणि वनस्पतींना उबदार ठेवतो नेमकी हीच प्रक्रिया पृथ्वीवर घडते सूर्यापासून येणाऱ्या उष्णतेचे काही प्रमाण पृथ्वीवर शोषले जाते वातावरणात पसरलेल्या ग्रीन हाऊस या प्रक्रिये दर मध्ये महत्वपूर्ण योगदान आहे जर हा वायू वातावरणामध्ये अस्तित्वात नसला तर पृथ्वीवरील तापमान साध्येच्या तुलनेत खूपच कमी असते तुला समजलं का अं की ग्लो ग्लोबल वॉर्निंग कशामुळे होते ते

मला असं वाटय की अं शतकानु शतक हवामान सतत बदलत आहे ग्लोबल वॉर्मिंग ची एक नेसर्गिक म्णजे हरित गृह वायू हरित गृह वायू कार्बन मोनो ऑक्साईड आणि सल्फर डाय ऑक्साईड आहेत त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते ज्वाला मुखीचा उद्रेक हे जागतिक तापमान वाडीचे आणखी एक कारण आहे एका ज्वाला मुखीचा उद्रेक वातावरणात कार्बनडायऑक्साईड आणि राख मोट्या प्रमाणात सोडू शकतो वाढलेले कार्बनडाय ऑकसायीड मध्ये पृथ्वीच्या तापमानात वाढ होते तसेच मिथेन वायू हा ग्लोबल वॉर्मिंगला आणिखीन कारणीभूत आहे मिथेन हा देखींल हत्ती हरित गृह वायू आहे

ग्लोबल वॉर्मिंगची सर्व स्पष्ट कारणे म्हणजे अं आद्योगिकी की करण शहरीकरण जंगल तोड अत्याधुनिक मानवी जीवन शैली आणि संबंधीत मानवी क्रिया कला ह्या मानवी क्रिया कलाब आणि प्रवृत्ती मुळे कार्बनडाय ऑकसायीड मिथेन नायट्रेक्स ऑकसायड इत्यादी सारख्या हरित गृही वायूंचे उत्सर्जन वाढले आहे ह्या वायूंमुळे पृथ्वीचे पृष्ठभाग चे सरासरी

गरम करतो त्या नंतर पृथ्वीका पृष्ठभाग आणि दरस्थ वातावर अं णात उष्णता किंवा इन्फारेट किरणो उत्सर्गाच्या रूपात ऊर्जा सोडतो आणि येणाऱ्या ऊर्जेचं संतुलन राखतात हरित गृह वायू काही ऑरक्त वि किरण शोषून घेऊ शकतात परंतु हरित गृह वायूचे वाढीमुळे इन्फारेट किरणो उत्सर्गाचे अधिकतर शोषण झाले आहे ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढले आहे तुला माहिते का ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय होतात हो अगं मी कालच ग्लोबल वॉर्निंग विषयी माहिती काढली त्यामध्ये मी असं बघितलं ग्लोबल वॉर्निंग मुळे आपल्या भार पृथ्वीवर फार दुष्परिणाम होतात जसे की ग्रीन हाऊस हा जर ह्या वास्तूचे उत्सर्जन अशा प्रकारे चालू राहि

असणार्या बर्फ़ प्रदेशाततील बर्फ वितळेल समुदाराची पातळी कित्येक फुटाणे वाढेल समुधराच्या मुळे जगातील जमिनीचा बौदिक बाघ पाण्या खाली जाईल आणि त्या वर असणाऱ्या जीव जंतू मनुष्य वस्ती प्राणी पूर्ण पने नष्ट होतील ह्याचे भरपूर सारे दुष्परिणाम आहेत आणि हे लोकांना आता कळणार नाही जेव्हा वेळ निघून गेलेली राहील जेव्हा आपल्या हातात काहीच नसेल तेव्हा लोकांना कळेल कि ग्लोबल वॉर्मिंग हि किती मोठी समस्या होती आणि त्यामुळे समस्या उध्दभवल्या

तू बरोबर बोलतेस मानवी जीवनावर ग्लोबल वार्मिंचा खूप परिणाम होत आहे मानवी उत्क्रांती झाल्या पासून आज पर्यंत अनेक वर्षे पृथ्वी बदलत आहे आणि आपला आधुनिक जीवन शयली मुळे ती अजून हि बदलत आहे मानवी क्रिया कलाप मध्ये अध्योगिग उत्पादन जीवाश्म इनधन काढणे

आणि मोनो ऑक्सिड एक्सहोस्ट मधून बाहेर पडत ज्या मुळे पृथ्वीच्या वातावरणाच्या तापमानात वाढ होते खान प्रक्रिये दरम्यान पृथ्वीचे खाली असलेला मिथेन वायू बाहेर पडतो गुरे पडण्या मुळे हि खतातून मिथेन बाहेर पडते जंगल तोड प्रभाव आहे कारण माणूस कागद लाकूड घरे बदण्या साठी आणि बरेच काही तयार करण्या साठी झाडे तोडत आहे झाडे वातावरणातील कारबनडायऑक्सिड शोषू शकतात आणि त्यांच्या अनुपस्तिथी मुळे अश्या वायूंचे प्रमाण वाढू शकते जाकतीक तापमान वाडीच पृथ्वी वर होणार परिणाम अत्यंत गंभीर आहे ग्लोबल वॉर्मिंग जर असाच चालू राहिला भविष्यात अनेक घटक परिणाम होणार आहे त्या मुळे बर्फाचे टोपिया वितळणे समवितष्ट आहे ज्या मुळे समुधराच्या पातळीत वाढ होत आहे आणि समुधरा किनारा वाढतो आहे आणि खंड हळू हळू तुला माहिए गोलबल वॉर्मिंग कस थम्बवु शकतो आपण कारण ग्लोबल वार्मिंग वादात तर आहेच पण त्याचा काहींना काही उपायोजना पण असतील कि आपण ते कस थमबवू शकतो हो ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाटी त्यावर उपाय सुद्धा आहेत जस कि ज्या वाईट गोष्टी उदभवतात त्याला कमी करण्या साठी सुद्धा सुद्धा देखील उपाय असतो तसाच ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्या साठी सुद्धा आपल्या कडे उपाय आहेत जर आपण हे उपाय आत्मदसद्ध केले तर आपल्या येणारे जी फूडची पीडी आहे तर त्यांना ग्लोबल वॉर्मिंग पासून वाचवता येईल आता मी तुला सांगते कि त्याचा काय काय उपाय आहेत ते वैद्यानिक आणि पर्यावरण चे म्हणे आहे कि सी एफ एस सी मुख्यता हा ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्या साठी वापरले जाते वायूचे उत्सर्जन थाम्बवावे लागेल आणि त्यासाठी रेफ्रीजेटर वातंनकुलन आणि तशी तलक यंत्राचा वापर कमी करावं लगेल किंवा अश्या मशीन वापराव्या लागतील ज्या मुळे कमी सी एफ सी वायू उसर्जित होतील अव्ध्योगीत युनिशः च्या चिमणीतून निघणारा धूर हा हानिकारक आहे आणि त्याच्यामधून निघणारा कॅर्बोन डाय ऑक्साइड प्रभूषण रोकण्या साठी उपायोजना कराव्या लागतील वाहना मधून निघनारायय धुराचा परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरणीय मनकाचे काटेकोर पने पालन करावे लागेल उदोघांन मधून आणि विशेषतः रासायनिक घटकां कडून त्याचा पूणर वापर योग्य करण्यासाठी पर्यन्त केले पाहिजेत आणि प्राधान्यपणे तात्काळ झाडे तोडणे थांबबावे लागेल व जंगलाच्या संवर्धनावर जोर द्यावा लागेल नूतनीकर करण्या अयोग्य ऊर्जा उपायांची काळजी घ्यावी लागेल म्हणजेच पवन ऊर्जा सोर ऊर्जा आधीची काळजी घेतली गेली तर वातावरण तापविणाऱ्या वायूं वर नियंत्रण मिळवता येईल म्हणजेच आपण झाड एतोडने कमी व त्या पेक्षा दुपट झाडे लावली पाहिजे जेणे करून जे आपल आपल्याला जो नैसर्गिक वायू अं भेटत आहे तो जाऊन वाढेल आणि जेणे करून हे जे त्याचे ढुश परिणाम आहेत ते कमी होतील

ह्याच्या आपण जास्त काळजी घेऊन प्रमाण वाढवली पाहिजे आणि आता तू आज काळ बघतच आहे सगळ्यांच्या घरी जागो जागी सगळ्यांच्या घरी घरात चिमणी फ्रिज इलेक्ट्रॉनिक वस्तू

ते हा विचार करत नाही कि गोलबल वॉर्मिंग त्या मुळे वाडत आहे ह्या मुळे आपले दुष्परिणाम होत आहे आपल्या वातावरणा मुळे म्हणून अपन ह्या सगळ्याचा वापर सुद्धा कमी केला पाहिजे पूर्वीच्या काळात रेफीर्जेरंटरं चिमणी ह्यां सारखे सुविधा नव्हत्या त्या मुळे वातावरण संतुलित होते पण आज काल ह्या वाढत्या सोय सुविधां मुळे ग्लोबल वॉर्मिंग जास्त वाडत आहे आणि त्यावर उपाय म्हणून आपण हे सगळ्या गोष्टींचा वापर कामि केला पाहिजे तुला काय वाट हरिगृह वायूंची निर्मिती करत आहे तो पर्यंत ग्लोमेल वॉर्मिंग ला आळा घालता येणार नाही त्याने प्रमाण परिणाम जो आहे ते खूपच कमी प्रमाणात जाणवत आहे जे नजदिक च्या काळात तिव्र बनतील असं वाटते आपलं भविष्य वाचवण्याची ताकत माणसाच्या हातात आहे वायतीक आधार वर विझेचा वापर कमी केला पाहिजे ऊर्जा स्त्रोतःचा अपवय कमी करण्यासाठी इंधन कार्यश्रम काळ आणि इतर एकेकट्रोनिकस ला प्रोत्साहन दिले पाहिजे ह्या मुळे हवेची गुणवत्ता सुधारेल आणि वातावरणातील हरिगृह वायूंची प्रमाण बाटल्या कमी होईल ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पूणर वापर प्लास्टिक पिशव्या बाटल्या कागद किंवा कांचेचा पुनर्वापर करून पुनर्वापर मुळे कचऱ्याचे उघडे जाळने कमी होण्यास मदत होते ते कार्बनडायऑक्सिड आणि विषारी पधरात सोडण्यात योगदान देतेह्या शिवाय जंगल तोड कमी करून अधिका अधिक झाडे लावायला हवी झाडे पृथ्वी वरील तापमान सुधारण्यास आणि तिव्र हवामान बदल बदल्यास प्रतिबंध करण्यास मदत करतील ह्यातून एकाच निष्कर्ष निघते कि जर आपण सर्वानी आज पाऊल उचले तर उद्या आपले भविष्य उज्वल असेल ग्लोबल वॉर्मिंग हा आपल्या अस्तित्वचा धोका आहे आणि त्याच्याशी लडण्यासाठी जगभरात विविध धोरणे अली आहे पण ती पुरेशी नाहीती ग्लोबल वॉर्मिंग मानव साठी आधीच अनेक समस्या निर्माण झल्या आहेत आणि भविष्यतील आपत्ती टाळण्या ची गरज आहे भविष्यातील पिढ्याची रक्षण करण्यासाठी आपल्या पिढी ने तात्काळ पृथ्वी ची काळजा घेणे आवश्यक आहे आणि आता ग्लोबल वॉर्मिंग चे परिणाम त्यांना भोगावे लागतील तुला काय वाटे हो तू जे सांगितले ते अगदी बरोबर आहे आणि जस मी शकला उपाय सांगितले तसेच तू तुझ्या इतरांना सुद्धा अं ओळखीच्यांना सांग आणि मी हि सांगेन म्हणजे आपण जर सुरवात केली तर सुरवात होईल आणि ह्याची ग्लोबल वॉर्मिंग हा शब्ध सर्वत्र पसरेल

लोकांना हि ह्या सर्वांची माहिती असायलाच हवी आणि हो ग्लोबल वॉर्मिंग किंवा हे जागतिक तापमान आहेना ते म्हणजे पृथ्वीची सतत डाव होऊन जाणारे तापमान आहे वादात जाणारे तापमान हे शास्त्रातनयां च्या म्हणायाने येणाऱ्या काळात दुष्कार वाढेल पूर येण्याचे प्रमाण वाढेल आणि हवामानाच्या पद्धतीत संपूर्ण बदल दिसतील आणि ह्याचा एकमेव कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग होईल तर हे ग्लोबल वॉर्मिंग आपण थांबवले पाहिजे

नमस्कारजी नमस्कार Sir कशे आहेत तुम्ही एकदम Fine तुम्ही सांगा ना sir कशे आहेत तुम्ही मी पण एकदम ब एकदम बढिया एक्दम खूप छान आहे काय म्हणता sir तुमच्याकडे कशे आहे एकदम छान आहे मी चांगली सुरवात झाली आहे अच्छा अच्छा काय म्हणता आणखी sir काय नयी असं म्हटलं खूप दिवस झाले आपण बोललो नयी कशाबद्दल आपण खूप चर्चा करतो कशानकशाबद्दल म्हटलं आजही आपण कशावरतरी चर्चा करूया म्हटलं तुमचं Number तुमच्या म्हणजे मला आठवणं आली म्हटल लक्षात आलं म म्हटल तुम्हाला तुमच्यासोबत बोलूया काहीतरी आपण चर्चा करूया कशा आहेत काय वगैरे काय म्हणता काय म्हणता आजकाल trains मध्ये वगेरे Journey करतात कि नाही तुम्ही इतक्यात अरे sir कस काय थोडं Duty मुळे sir कस जायला खूप कमी भेटतआणि Train मध्ये Journey करण हे खूप अं चांगलं आहे sir नवीन Experience राहता आणि अह everyday start with new journey असा एक Dialouge आहे बघा तसाच every journey start with a train हे म्हणायला काई चूक नाय आणखी Train हा प्रवासासाठी साठी खूप चांगला प्रवास करण्यासाठी उत्तम transport line आहे sir हा Railway आपली तशी भारताची lifeline म्हणू शकता आणि मुंबई साठी तर खरतर local train हे तर त्याची bottom of the lifeline आहे heartbeat मला वाटतंय कोणालाही train मध्ये जाण offer करण खूप आवडेल खूप आवडल आणि मला असं विचारायच आहे कि sir अं indian railway central indian railway आणि तुमचं काय point साहेब अह तुम्ही याच्यावर थोडं प्रकाश स्पश्टीकरण च बिलकुल indian railway वर तर आपण काय बोलणार नाही indian railway काय जे खूप एक अं lifeline आहे लोकांची जे आहे ती lifeline आहे indian railway मला वाटते कि अह सर्वात अह जास्त जे आहे ते अह आपल्याला जे सर्वात best journey आपण करू शकतो ते railway ने करू शकतो आणि ते कुठल्याही आपण कितीही दूरच्या ठिकाणी जरी आपल्यला जायचा असेल नि तिथं जातो आपण आपलं तर आपल्याला एक अह प्रवास जो आहे तो खूप छान प्रवास होतो आणि जो थकवा असतो तो तितका नाही राहील म्हणजे आपण buses मध्ये जे करतो थोडा थकवा आपल्याला जे माहिती वाटते आपण जेव्हा आपण railway मधून प्रवास करतो तेव्हा तिथे थकवा नाही राहत आणि indian railway चे मला वाटते सर्वात मोठा हा एक अह छान एक अह हे गोष्ट म्हणता येईल जेव्हा तुम्ही दूर मध्ये आपली journey करतो तर त्याच्यात मध्ये खूप छान एक अह आपल्याला तिथे मिळून जाते आणि जेव्हा जवळच जरी आपण बघतो म्हटलं कुठे journey करायचा असेल तर train नीच जण indian railway जाणं हे खूप एक अह छान एक experience असतो सर्वांसाठी मला वाटते आणि journey पण खूप लवकर आपण एका अह लवकर आपण आपल्याला त्या जागेवर आपण reach होऊ शकतो कोणत्या traffic ची गरज नाय काही नाही तेच आपण Buses मध्ये राहिलं तर काहीतरी काहीनाकाही एक अह roadway नि काहीनाकाही अडचण मध्यात येत त्याच्यामुळे कुठेनाकुठे कुठेनाकुठे अडचण बनून जाते traffic चा असतो किंवा कशाचा असतो

तस म्हटलं तर आणि नयी मला तुम्हाला विचारायचा ए जस indian railway मध्ये आजच्या याच्यामध्ये जितकं आपण बघत आहे जस development होतंय त्यावर तुम्ही काय म्हणताय indian railway ज्या पद्धतीने Develop आहेत आणि वर्षनुवर्षं आता advance technology त्याच्यामध्ये येते हे आणि खूप काही त्याच्यात development होत आहे platform ची असो त्या त्यात्या तिथले जे railway stations असो हे सर्व जे आहे ते खूप Develop होतंय trains असो ते Develop होताय त्यासमोर तुम्ही काय बोलणार अह खूप अं छान प्रश्न विचारलाय Sir आणि खूप अह भाग्यवान आहोत कि मला याच उत्तर अह देण्यात ए अह तुम्ही पहिले बघू शकता कि sir अह पहीलेच्या काळात जेव्हा पहिली मध्य railway धावली अं ते bombay to अं ठाणे धावली अं एक तासाचा प्रवास होता sir त्या चीजला बघता बघता railway न इतकं स्वतःला update केलं as per अं अह generation as per अह year आता तुम्ही बघू शकता कि railway आता सर्वसाधारण railway नाही राहिली railway मध्ये इतकी technology सारी railway मध्ये इतके expert आलेत railway मध्ये अह engine मध्ये अह powerful engine ते आणायला लागले त railway त अह adaptation होणं हे माणसांला खूप अं चांगलं अह सुविधाजनक तर आलंच अं जस कि अह तुम्ही बघू शकता कि railway मध्ये AC ची पण सुविधा आजकाल करण्यात येते railway मध्ये तुम्ही काय म्हणता त्याला physically handicap quota पण घेऊन स्वतःची seat book करू शकता आणि railway सर्वसाधारण माणसाला facility जे देऊ शकते ते खूप चांगल्या प्रमाणे देते जस कि अह पहिले इतके quota च नव्हते seat साठी पहिले कस तर तुम्हाला अह reservation नव्हतं त्याच्यात अन आजकाल तुम्हाला कस तात्काळ quota waiting सगळंच RAC आणि अह sleeper अह quota ते सर्व तुम्हाला कस railway न facilities provide करणं सुरु करून दिलय आणि railway तर कशी आपली जनसंख्या अं वाढवत राहते as per अह अह लोकांचं जेवढं transport line वाढत आहेत तर railway ची पण कशी सुविधा पण वाढवत जात आणि railway एवढा modify करतंय स्वतःला कि तुम्हाला कमी वेडत त्या मार्ग पर्यंत पोहचणं हे railway च खूप अह मोठं आहे तुम्ही आता काई म्हणता तस नागपूर to मुंबई तुम्ही नऊ तासात जाऊ शकता तेच तुम्ही पहिल्या अगोदर बघत होते त तुम्हाला एकर बारा maximum अठरा तास लागत होते पण railway न एवढं स्वतःला modify केलं कि अह तुम्ही superfast train आपण बघू शकतो तुम्ही local train आपण बघू शकता तुम्ही passenger train आपण बघू शकता as per गरज railway न स्वताला adapt केलं हे एका जागी थांबले नाही तर त्यांनी चीज modify करत गेले

आणि तुम्ही आता latest example घेऊ शकता वंदे मातरम ते लोकांसाठी खूष luxury train बनवलेली ए आत्त्ता या सरकारनी अं खूप चांगली गोष्ट आहे कि railway आपल्याइथे सुधारणा करत आहे आणि तर अह मला हे विचारायचा आहे कि तुम्ही अह पहिला प्रवास कुठे केला असेल train न तुम्ही पहिल्यादा जीवनात अं कोणत्या destination वर गेले होते त अह मी तर अह चांगला प्रश्न विचारला ए तुम्ही आणि तुम्ही खूप छान पद्धतीने बोलले development बद्दल त्याच्याबद्दल मलापण खूप छान वाटलं ज्याबद्दल तुम्ही development बद्दल सर्व सविस्तर सांगितले आता मी जर तुमचा जो प्रश्न आहे त्याच उत्तर मी देतो आता जस sir माझा जो पाहिलं experience होता तो मी तेलंगणा side मध्ये जे आहे महाराष्ट्र तेलंगणा मध्ये एक अह destination वर गेलेलं अह म्हणजे journey झालेली आहे railway मध्ये ते first journey होती ते खूप लहानपणाची journey होती मला पण त्याबद्दल जास्त तर आठवत नाहीये पण of course लहानपणापासून मी train मध्ये खूप journey करत येतो

त्या बोगीमध्ये खूप लोकांचे नातेवाईक असते होते ते यांच्यामध्ये एका बोगीमध्ये नाही घुसू शकत पण त्या एका जे असतात बो अह जे बोगीमध्ये जे अह आपला जो एक अह जे दोन berth असता ते बसण्यासाठी तिथं आपले सर्व होते relative cousins होते आणी खूप मस्ती मजाक माहोल करत करत आम्ही train मध्ये जात होतो आणि जेव्हा ते सर्व experience असतात ते आत जस तुम्ही प्रश्न विचारले तर आता जणू कुठे ते memorize चे आपण म्हणत आहोत ते होत आहेत आणि खूप आनंद मिळतो आनंद मिळतो आपण खूप काही तिथे खायला पण मिळते आणि तस तर आपल्याला माहित आहे ना खाय अं खाण्यावरून एक आठवण आलं जे pantry car आहे TRAIN च तिथं आता FOOD अह पण आता quality जे आहे ते वाढलेलं ए चांगलं झालेलं ए पहिले जे lunch जेवण होत पण rate जे आपण बघू शकतो कि पहिल्यापेक्षा rate पण वाढलेले आहे quality पण आता थोडी पहिल्यापेक्षा एक better quality देत आहे तर अं त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल कारण की त्याबद्दल माझे जे जेवण आहे lunch आहे ते प्रत्येक अह याच्या lunch जे आहे ते तिथे मिडतो आणि तिथे station मध्ये त आपल्याला माहीतच आहे SIR काहीनाकाही काहीनाकाही समोसा दिसते चहा असतात काहीनाकाही पुरी सब्जी असत सर्व मिळतातच पण जेव्हा pantry car च जेव्हा जेवण असत ते जे आता ते एक price च्या ते पहिल्यापेक्षा जास्त आहे पण ती quality तिथे कुठेनाकुठे एक पहिल्यापेक्षा better आहे त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल sir जेवण वर हो त चान्गला प्रश्न विचारलाय sir कि पहिलेच जेवण थोडं costly झालं पहिले तर घरच जेवण आवडत होत अन आत्त्ता यांच्यात कस double double price च्या पुढे भरपूर काहून कि sir बघा फार railway ची ticket तर कशी मध्यम सरल किंवा अं normal राहता even railway च ते जे अह railway च यांच्यावर depend राहत जशी आता तुम्ही बघू शकता राजधानी express मध्ये तुम्ही बसता तर तुम्हाला अं इतर railway पेक्षा तिथलं जेवण costly राहणार किंवा तुम्ही वंदे मातरम मध्ये बसता त तुम्हाला अं राजधानीपेक्षा तिथलं थोडं जेवण costly राहणार railway च्या budget अनुसार त्यांनी जेवण अं fix करता आणि hygiene मध्ये railway न खूप improve केलं पहिले इतर पेक्षा आणि आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची त ती तुम्हाला आता station वरून जेवण घ्यायची काहीच गरज नाही railway न स्वतःला pantry ला एवढ modify केलाय कि तुम्ही railway च जेवण railway च्या pantry मधूनच घेऊशकता आणि ते पण hygiene check करून food department कडून पूर्ण legally ते सोबत तुम्हाला तुमचं जेवण तुमच्यापर्यंत पोहचतात आणि असही आहे कि तुम्हाला समजा जेवण आवडला नाही तर तुम्हाला काही fee त विकलं जातंय किंवा काही अडचण अली त म railway च्या जा आणि railway ला करू शकता railway नाही railway न hygiene मध्ये full आता आपली अं जे हे आहे खूप चांगली केली ए आणि जेवणावर ते खूप focus ठेवला ए कि आपला railway चा customer अह जेवनाविषय नाराज झाला नाही पाहिजेल आणि खूप अं hygienic जेवण असणार त्याच्यामध्ये sir तुम्ही पण एकदा थोडं प्रवास मध्ये एकदा railway च जेवण try करून बघा अन ते आम्ही पण एकदा तर अं try केलं होत आम्ही normal च जेवण order केलं होत sir आम्ही satisfy होतो sir एवढं नाही म्हणता येणार पण satisfycustomer होतो मी अन आता target railway न खूप अं important अह HYGINE चा त्यांनी protocol follow करतो मी तर अं मला असं विचारायचं आहे कि railway हा transport line मधला खूष important source आहे transport line मध्ये railway ला खूप father of transport मानलं जात तर तुमची याच्यावर काय प्रतिकिया ए बिलकुल बिलकुल sir अह transport साठी best ए आणि आपण बघतो कि goods अह जे trains ए ते चालतात आणि जे goods trains नि ज्याच्यात खूप सारे जे आहे ते products जे आहे ते

खूप काहिंजे आहे ते अह जे की सामान आहे ते जात त्याच्यामध्ये आपण coals त्यालापण आपण बघतों जे coals जे आहे ते अह जे आहे ते import करतात आह किंवा आपण म्हणू शकतो आपल्यीथून export पण mark होतात तिथं आपल्या सगळ्या जो काही असतो तो छान quality चा असतो आणि त्यामुळे खूप काही अशी गोष्ट आहे जेआपल्याला बघतो कि transportation साठी एक अं bestway आपण म्हणू शकतो हा एक indianrailway चा ए आणि indianrailway ज्या पद्धतीने आता एक अह level जो आहे तो up होत चालेला आहे वर्षानुवर्षे आणि त्याच्याजवळ technology आहे त्याच्यामध्ये ते खूप एक अह चांगुल जातायेत आणि त्यानुसारच आपण म्हणू शकतो कि एक अह खूप छान level वर transportation च एक अह bestway आपण एक अह म्हणू शकतो railway ला indianrailway मला वाटत sir अं आपल्याला खूप आता time झालेला आहे आपल्याकडे time जास्त नसल्यामुले मी या चर्चेला इथेच end करतो धन्यवाद sir तुम्ही आपल्या time दिल्याबद्दल खूप खुप धन्यवाद तुम्हाला पण खूप खूप आपली सध्याची शिक्षण पद्धती हि तरूणांच्या कौशल्यात वाढ करून त्यांना नौकऱ्या मिळाव्यात यावरच लक्ष केंद्रित करते त्यामुळे त्यांचा विषय पगाराभोवती आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे उत्पानांच्या राखण्या भोवतीच फिरत राहत आपल्या प्राचीनक कौशल्यात वाढ झाल्यानंतर हि मुलं व्यवसायिक कौशल्य वाढविण्यासाठी उच्च दर्जाच्या महाविद्यालयात जातात हि engineer शास्त्रज्ञ POLICE अधिकारी कलावंत, लेखक इत्यादी बनतात ती व्यवसायिक कौशल्ये आत्मसात केली कि त्यांचा कर्मचारी वर्गात प्रवेश करण्याचा आणि पैशासाठी काम करण्याचा मार्ग खुला होतो तुमचा व्यवसाय profession आणि उद्योग business यामध्ये खूप मोट फरक आहे

मी बँकेत काम करतो याचाच अर्थ त्यांच्या मनात त्यांचा व्यवसाय आणि उद्योग याविषयी गोंधळ असतो ते व्यवसायाने banker असतील तरी त्यांना स्वतःच्या उद्योगाची आवश्यकता आहे रे रे यांचा व्यवसाय आणि उद्योग याबाबतचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट होतो ते विक्रते होते एकेकाळी ते मी milk shaker साठी mixer विकत होते आज हॅमबर्ग त्यांच्या franchise विकत झाल्या आहेत हा त्यांचा व्यवसाय आहे त्यांचा उद्योग उत्पन्न देणाऱ्या real statement निर्माण करायच आहे आपल्या शालेय शिक्षणामध्ये एक अडचण आहे तिथं आपण ज्या गोष्टीच शिक्षण घेतो तोच आपला उद्योग होतो पाहाणं hotel management केल तर hotel मध्ये नोकरी करता कायद्याचा अभ्यास केला तर विकली करता auto mechanic चा अभ्यास केला तर auto mechanic होतात हे करता करता आपण उद्योग करण विसरून जातो आपण व्यवसायिक होतो आणि दुसऱ्याच्या उद्योगासाठी काम करतो आयुष्यभर तिसऱ्याच माणसासाठी काम करून त्याला श्रीमंत करत राहतो आर्थिक दृष्ट्या सुरक्षित होण्यासाठी स्वतःच्या उदयोगांकडे लक्ष द्यायला हवं या उद्योगातूनच मालमत्तेची निर्मिती होते हीच मालमत्ता उत्पन्न निर्माण करते आणि

श्रीमंत माणसं त्यांच्या रकण्यावर जास्त लक्ष देतात तर सामान्य माणसं उत्पनाच्या रकाण्यावर त्यामुळेच तर मला पगार वाढ हवी

मी दोन आठवड्याततच हि नोकरी सोडतो आहे. मला जास्त पगार देणारी नोकरी मिळाली आहे. अशी वाक्य वारंवार कानी पडतात. काही वर्तुळात या कल्पनाच योग्य आणि उत्तम आहेत तरी देखील रे यांच्या प्रमाणे तुम्ही तुमच्या उद्योगावर लक्ष देत नाही फक्त तुमच्या उत्पनाच्या रकण्याकडे पाहत राहतात त्याऐवजी

भगवंतावादी असतात मी जोखीम होऊ शकत नाही तेवढी माझी ताकत नाही हे त्यांचे आवडते सिद्धांत याच कारण एकच त्यांचा आर्थिक पाया कच्चा असतो किंवा नसतोही त्यामुळे तर ते नोकरीला लोमकळत राहतात कायम सुरक्षित खेळतात जेव्हा नोकरपाठ सुरु झाली तेव्हा बहुसंख्य कामगारांच्या लक्षात आलं कि ते जिला सर्वात मोठी मालमत्ता म्हणत होते ती त्यांना अक्षरशः खाऊन टाकत होती घर नावाच्या मालमत्तेसाठी त्यांना पैसे मोजावे लागत होते. गाडी त्यांचे प्राण घेत होती. नंतर त्या गाडीची किंमत golf च्या काठी एवढी म्हणजे पगार dollar नव्हती नोकरी गेल्या नंतर अवलंबुन राहव जरी तरचा चालावा असं काही त्यांच्याकडे नव्हतं ते ज्या कोणत्या गोष्टींना मालमत्ता समजत होते त्या कशाचाही त्यांना आर्थिक आणिबाणीच्या वेळी तव धरून राहण्यासाठी उपयोग झाला नाही

banking आणि accounting पद्धतीमध्ये मालमत्ता म्हणून काय काय मोजयला परवानगी दिली आहे. ते मोठं रंजककारी. एकदा मला कर्ज घ्यायचं होत त्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती बँकेला हवी तशी उत्तम दिसायला हवी होती तशी काही परिस्थिती म्हणून मग मी माझ्याकडच्या golf च्या काठ्या कलाकर्तींचा संग्रह पुस्तक story o TV अर्मानीश तूर्त घड्याळ boot आणि इतर वैक्तिक गोष्टी मालमत्तेच्या रकण्यात भरल्या आणि त्याची किंमत वाढवली तरीदेखील माझा अर्ज फेटाळला गेला कारण माझी real estate मध्ये गुंतवणूक खुपच कमी होती तुम्ही तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा पण त्याच बरोबर उदयगही राहा कर्ज किंवा इतर वस्तू विकत घेण्याऐवजी reals core च्या मालमत्तेत पैसे गुंतवा इतर वस्तू तुम्ही ज्या क्षणी घरी आणता त्याच क्षणी किंवा ती किंमत शून्य झालेली असते तुम्ही नवी कोरी गाडी घेतली आणि रस्त्यावर आणली कि तिची किंमत तुमची कमी झालेली असते तुमची banker तिला मालमत्ता मानत असले तरी ती तुमच खरी मालमत्ता नाही त्यामुळे जे प्रोब आहेत

स्वतःच्या पायावर उभी नाहीत त्यांना त्यांच्या पालकांनी मालमत्ता आणि कर्जतला फरक समजून सांगणं महत्वाचं आहे घर सोडण्यापूर्वी लग्न होण्याआधी घर घेण्याआधी मूल होण्याआधी अवघड आर्थिक परिस्थीतीत अडकण्यापूर्वी आणि महत्वाचं म्हणजे साऱ्या गोष्टी credit card वर खरेदी करण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या मालमत्तेचा रकाना तयार करायला सांगा काम करण्याची सारीक वर्ष कर्जाच्या विळख्यात अडकून पडून असलेली अनेक दांपत्य आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतील मग आम्ही आणि आमच्या मुलांनी कोणती मालमत्ता जमा करावी, असा ही प्रश्न मला विचारला जातो. माझ्या जगात खरी मालमत्ता वेगवेगळ्या प्रकारात मोडते आपल्या प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नाही असा कोणताही व्यवसाय जो आपल्या मालकीचा असतो आणि इतरांच्या साह्यान सुरु ठेवता येतो आपल्याला तिथं काम करावं लागल तर तो व्यवसाय राहत नाही ती नोकरी होते stock share plot mutual fund उत्पन्न निर्माण करणाऱ्यांकरता आणि हसत आहे हि ज्याला किंमत आहे जे उत्पन्न निर्माण करत किंवा ज्याची किंमत वाढते आणि त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध आहे. मी तरुण असताना सुशिक्षित त्या सुशिक्षित माझ्या सरांनी मला सांगितले कि लवकर हीच खूप सर्वश्रेष्ठ आहे पण मी नंतर मोठा झाल्यानंतर मला असं समजण्यात आली कि नोकरीपेक्षा आपला स्वतःच काहीतरी उद्योग चालवणं हे पण खूप महत्वाचं आपल्यासाठीच ठरत मी अनेक मी अनेक वर्ष मालमत्तेचा रकाना वाढवत होतो मी real statement आणि shares मध्ये होतो मी जेव्हा उद्योगाकडे लक्ष दिल तस सांगतो तेव्हा त्याचा अर्थ असतो कीं मालमत्तेचा रकाना सांभाळ तो मजबूत ठेवा जेव्हा त्या रकान्यात एक dollar जाईल तेव्हा तो बाहेर पडू देऊ नका तो त्या रकान्यात गेला कि तो तुमचा कर्मचारी झाला असा विचार करा आणि आपल्या कडे खूप लोक सरकारी नोकरीची तयारी करत असतात

ठीकेय? तिथं तुम्हाले सर्व MPSC च package. अन या MPSC च्या package मधी MPSC foundation batch च package घ्या. ठीकेय? सध्या discount rate वर चालूय. बंध तुम्हाला तिथे सगळे video all total भेटन. फक्त politics,